खेळाविषयी चर्चा करू

तुला कोणता खेळ आवडते?

हो का? मला कबड्डीविषयी काही माहिती सांग बरं मग

हो आणि ते कबड्डी कबड्डी म्हणत जावे लागते.

मधातून एक जे लाईन असतात त्याला श्वासपट्टी म्हणतात

लाईन च्या बाहेर समजा गेलं तर आपण फाऊल होतो

तसं असते. जो जिंकला मग त्याला बक्षीस असते.

क्रिकेट बद्दल तू काही सांगू शकशील का? मला त्यातलं थोडं माहित आहे

पण पूर्ण नाही

हो आता कबड्डी सुरु आहे आधी फक्त गावाकडेच खेळाला जात होता कबड्डी हा खेळ आता टूर्नामेंट पण आपल्या शाळेमधली पण टूर्नामेंट जात असते ना हो आणि नॅशनल लेव्हल, जिल्हा लेव्हल

लेव्हल वर कबड्डी खेळला जातो म्हणजे कबड्डी ला पण खूप इम्पॉर्टन्स आली आहे आता. कबड्डी कशी दोन ह्याची असते. दोन वेळा आपण जाऊन आणि कबड्डी म्हणून समजा वापस आलो तरी आपल्याला तिसऱ्या वेळेस आउट करून यावं लागते. नाहीतर मग आपण आउट होत असतो. हो आणि एक साईड जेंव्हा आपण दुसऱ्या बाजूचा प्लेअर आउट करतो तेंव्हाच आपल्या साईड चा आउट झालेला प्लेअर वापस येतो ना

हां. असं असतंय त्यामध्ये ना? आणि क्रिकेट आजकाल खूप खेळते सगळेजण

एक एक प्लेअर विकत घेतात आणि त्या प्लेयर वर पण किंमत लागते मग हो त्या प्लेयरची पण खूप जास्त किंमत राहते ना

त्यावर आता जे मुलं पण राहते ना ते पण पैसे लावत असते हो ते बॅट म्हणते त्याला

आणि मुली लंगडी धावणी पण खेळतात. लंगडी धावणी आहे, लगोरी आहे

हो आणि लंगडी धावणी खेळण्यात मजा वाटते

त्यात सोळा प्लेअर असतात. नऊ एका बाजूला आणि एका बाजूला नऊ असतात.

पूर्ण अठरा प्लेयर्स असतात त्यात

म्हणजे मला त्याबद्दल थोडी माहिती आहे.

आणि एका बाजूचे प्लेयर्स जे असतात त्याना धावावे लागते म्हणजे एक प्लेअर लंगडी टाकतो आणि एक धावत असतो.

हां. आणि लगोरी पण तशीच असते. लगोरीमध्ये पण टाईम लावलेला असतो. हो का? आता कसं फुटबॉल आहे, खेळामध्ये अनेक खेळ आहेत. हां. फुटबॉल प्लेअर रोनाल्डो, तो पण एकदम फेमस प्लेअर आहे. आता खूप खेळ सुरु आहे.

हो. सायना नेहवाल आहे. अनेक मुली

महिलांची पण क्रिकेट टीम आहे आता. महिलांची पण क्रिकेट टीम बनलेली आहे आता आणि वेगवेगळे प्लेअर आहते त्याच्यामध्ये

हो आणि त्याच्यामुळं खूप फायदा मळतो. गोल्ड मेडल वगैरे तेच लोकं मिळवून देतात आपल्या भारताला

आपली एक्सरसाइज होते आणि हेल्दी फिटनेस आपण हेल्दी राहतो खेळ खेळल्याने आणि माईंड पण फ्रेश होते. ही एक प्रकारची एक्सरसाइजच आहे गेम म्हणजे

आणि खेळाविषयी भरपूर सर्व आहे